इथे एक मोठस अपारमेंट आहे अपारमेंट खूप मोठा आहे आजूबाजूला बी खूप मोठमोठ्या अपारमेंट आहे अपारमेंटला कंपाउंड केलेला हाये इलेक्ट्रिकल लाइट्स आहेत अपारमेंट मध्ये --

इथे एक शोरूम आहे शोरूम मध्ये काही फोर व्हीलर गाडी हायेत अं दोन फोर व्ही फोर व्हीलर दिसत हायेत फोर व्हीलर ब्लॅक कलर च्या हायेत.

खूप छान झाडं लावलेली आहे झाडांजवळ एक मुलगा उभारला आहे पिवडया फुलांची ती झाडं आहे मुलगा उभा असताना दिसत आहे तारेच कंपाउंड केलेलं तिथे इलेक्ट्रिकल खांब आहे.

इथे एक गार्डन आहे. गार्डन मध्ये काही मोठमोठे झाडं आहेत. फुलांची झाडं आहेत.

इथे गॅरेज आहे. गॅरेज मध्ये कार रिपेरिंग करताना एक माणूस दिसत आहे. गॅरेज खूप मोठं आहे. काही कार लावलेलं आहे. एक कार रिपेरिंग करत असताना दिसत आहे.

तिथे बुद्धांची मूर्ती आहे. मूर्ती खूप छान आहे.

तिथ आहे मार्केट खूप मोठ आहे.